हे एक ग्रीक आणि रोमन संस्कृतीतील एक महत्त्वाचे देव आहे.

वरील चित्रामध्ये तीन ससे दिसत असून ते खूप छान गुबगुबीत दिसत आहेत त्यांचे छोटेसे इवले इवले से डोळे आणि उंच असे कान दिसत असून --

वरील चित्र हे एका हॉस्पिटलचे असून हॉस्पिटल म्हणजेच दवाखाना याचे असून त्यामध्ये ठेवलेल्या पलंगावर एका माणसाचे सापळे ठेवलेले दिसत आहे आणि त्या माणसाच्या सापळ्यावर ट्रीटमेंट कशी केली जाते हे दाखवत आहे.